जज दोनशे तेहतीस ते दोनशे छप्पन --

डेपो हा शब्द बस स्थानकाचा सुंदर

वरील चित्रामद्धे काही रिक्शा दिसत आहे.

वेगवेगळ्या रंगाची झाडं जसे की --